हॅलो

हं, अमृता तू मला नोकरीबद्दल थोडी माहिती देऊ शकते का? हं, नोकरीबद्दल पण कोणत्या संदर्भात ? अं .. मला तू .. म्हणजे नोकरी किती फायदेशीर आहे, नोकरी करणं गरजेचं आहे की नाही; असं काहीतरी बोलू शकते का? अच्छा, अं.. . थोडी माहिती दे

खूप कठीण झालंय इवन जॉब शोधायसाठी पण सुरू झालंय आपल्याकडे की ते पैसे घेऊन जॉब देतात. आणि काही इतक्या महागड्या जॉब नाही देत. अॅक्चुअली मी माझाच एक्सपिरियंस शेअर करते. एका कन्सलटंसी सर्विसेस मधे गेली होती. तिथे मला म्हटलं होतं की रजिस्ट्रेशन फी पाचशे रुपये लागतील. आणि तुम्ही माझ्या थ्रू एका जॉब इंटरव्ह्युला गेले आणि त्या इंटरव्ह्युमधे तुमी सिलेक्ट झाले तर तुम्हाला मला पाच हजार रुपये किंवा पूर्ण तुमचा एक पेमेंट द्यावा लागेल. अरे बापरे

तर तिथे असंही मागितला जातं की नाय तुम्हाला पूर्ण वेळ इंग्रजीमध्ये बोलायचंय वाटल्यास काम जरी हिंदी इंग्लिश मराठी तिन्ही लॅंगवेज मधून होतं असलं, पण इंटरव्ह्यु मात्र इंग्लिश मधूनच घेणार ते. हो आणि नोकरी भेटणं म्हणजे सध्या साधू भेटण्यासारखं किंवा आपल्याला सोनं सापडल्या सारखं समजल जात

आणि मग टाइमिंग पण त्यांच्यानुसार

टायमिंगस टायमिंगस त्याच्यामध्ये शिफ्ट आणि रोटेशनल होत्या. म्हणजे ईवनिंग शिफ्ट पण राहणार होती. मुलींनासुद्धा रात्री अकरा पर्यंत. हा पण मुलींना असं काही राहत नाही मुलींना स्पेशल टाइमिंग राहत नाही. पण मी जिथे गेली होती तिथे मुलींना एका ठिकाणी आठ पर्यन्त म्हटलं होतं, एका ऑर्गनायझेशन मधे आणि एका ऑर्गनायझेशन मधे मुलींना रोटेशनल शिफ्ट सुद्धा होता

कुठे नाही राहत. नाही पण जिथे म्हटलं होतं की नाइट शिफ्ट राहतील तिथे पिकअप अँड ड्रॉपची सोय होती. नाइट शिफ्ट नाही राहणार, आठ पर्यंत राहतील तिथे पिकअप अँड ड्रॉपची सोय नव्हती. हं.. म्हणजे प्रायवेट म्हण की गवर्नमेंट म्हण सारखंच आहे

आणि सरकारी मधे आपल्याला आपल्या एजुकेशनची प्यूअर वॅल्यू मिळते प्यूअर पोस्ट मिळते.

धन्यवाद